अन आता पण चला ते तर सोडा. College च्या final year मध्ये असणार, COVID च्या time ला. ते पोरग्यानं काही चांगली degree घेऊन घेतली. okay अन आता तुम्ही त्या पोरग्याला कुठे job अं job अं job ला जाणार ना, तर तो पाहणार का त्याचं pass out केव्हाच आहे. अन नंतर तो पाहणार आता COVID च्या time ला आहे. अन त्याला difficult जास्त होते. कसंय का, ते त्याला जास्त questions विचारता. हम्म हम्म हम्म

म्हणजे एकदम आतून question काढता ते. आतून म्हणजे एकदम deeply question विचारू शकता अं विचारता त्याला. काऊन कि हे त्याला पाहता का कसंय,

त्यांना पण नाय job भेटत. lockdown वर गेला कोणालाच job नाय भेटत. जे आहे, ज्यांच्याकडे potential आहे, ते पण त्याला अं ते लोक पण घरी बसले आहे आतापण. हा ना! ते चांगलं झालं का आता हे एक time असं lockdown निघून निघतंय निघून चं गेलं आहे हे आता. हे परत यायला तर नकोच.

आलं आहे कि, परत ऐकायला पण आलं आहे, का परत lockdown येतायेत आता असं सर्व. ते पण आहे पर कसंय का आता इंडिया इंडिया मध्ये आता support करणारे तर राहणार चं आहे. आता आपले चांगले चांगले एवढे bussinessman आहे. जसं कि अं खूप support करणार. आता lockdown झाल्यावर तर पण लोकं support करणार,

अन त्या त्याचं public नं त्या time ला समजून घेतलं, तर एवढं एवढं नुकसान झालं. तर खु~ खु अं बरोबर हे! तर आता तर public तर समजून घेणार नाहीये. नाही होणार. आह ते रात्री चं lockdown जाणार. कि अं सहा वाजून सकाळी सहा वाजता. तसं मी तर म्हणतोय, चला तुम्ही म्हणताय तसं lockdown लागू शकते. आता विचार करा, जे म्हणजे जे दोन दोन तीन तीन तास daily चे travel करणार. म्हणजे सहा तास अं कोणी कोणी आहे अजून पण, का सहा सहा तास अं travelling करून, आठ तास company मध्ये काढून अं job ला जाताय. Okay.

Manage कसंकाय करणार, company तर त्याला तरीच काढून टाकणार. का तू तर job वर time वर time to time तू तर येत पण नाहीये. हे करतोय ते करतोय. Lockdown जाणार, तर अं त्यांचा work work from home होणार ना? ते आज long distance हा! चला मी मानतो का होऊ शकते. तर जे लहान company राहणार त्याचं काय? त्याचं पण issue होणार ना. हा! त्यांचा issue होणार, त्यांच्या company पण loss वर जाणार अं आणि काय शकतो. Company loss वर जाणार. तर त्या time ला पाहणार, का कोण त्या time ला कोण जास्त सुट्टीवर होते. तर त्याला पहिले पहिले काढणार. परत, परत ते ते situation येणार. म्हणजे lockdown त्याच्यामुळे यायला नको आणि आता चांगलंय का most of तर eighty ninty percent का COVID गेला आहे. इंडिया मधून त्याच्यामुळे एक चांगलीये एक गोष्ट.

नको नको! आता आता मी देवाला हेच प्रार्थना करणार हे, का आता COVID nineteen नको.

ते तर आहे! अं आणि ठीक आहे. आपण परत बोलू.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 हो! आणि चांगली थोडी थोडी information तुमच्याकडून पण भेटली मला. त्याच्यामुळे धन्यवाद तुमचा पण. तुमचा पण धन्यवाद! तुमच्याकडे पण मला खूप important topic हे important topic होता. मला पण काय काय गोष्ट नाय माहित होती, आणि आता माहित आहे. ठीके! ठीके! चालेल. Thank you thank you. चला, मिळू आपण.

हा hello अं

काय नाही बस, बसलीये. हम्म हम्म हम्म अच्छा.

मीच नाई, फार जण अशी आहेत, कि ज्यांना म्हणजे ते contiune त्याच्यावरचं बघत असतात वैगेरेअसं. तुला काय वाटतं त्याबद्दल? अरे! आज कालचं मोठं fad झालंय. हे mobile phone म्हणजे. बाळा~ लहान बाळांपासून ते मोठ्या म्हाताऱ्यांपर्यंत. बघायला जाशील ना, तो इतुसा डब्बा पण असला ना तरी त्याच्यावर खूप सारं, म्हणजे जग अवलंबूने. पूर्वीच्या काळी लोकं घरा, ज~ अं जायचे एकमेकांच्या घरी. आता इथे good morning good night, हा birthday असला तर, happy birthday wish केलं झालं काम.

हो ना, मी बघते ना, म्हणजे प्रत्येकजण हे टिकटॉक वरंच असतं किंवा मग इंस्टाग्राम वर असतं.

हां ते त आहे. ते~ ते कसं होऊन जातं न parents काय करतात, मुलं रडत असली कि ना त्यांच्या हातात mobile देऊन देतात. म्हणजे ते शांत होऊन जातात, असं त्यांना वाटतं. पण मग ते त्याचे किती वाईट परिणाम पण होऊन शकतात, हे ते नाही विचार करत ना.

हम्म एक limit मध्ये mobile खेळला तर ठीक आहे. पण limit च्या बाहेर कोणतीही गोष्ट चांगली नाहीये ना. ते तर आहेचं. जे effective आहे, ते side effect पणअसू शकतात. हम्म जसे mobile चे फायदे तशे नुकसान पण आहेत.

आजकाल तर ना लहान पोरं म्हणजे mobile म्हणजे, खाऊचं वाटलं त्यांना. काही झालं तर चालतोय mobile mobile दिला नाही, तर मी तुला हे करून देणार नाही म्हणजे काय? Mobile च्या आहारी गेलेले लोकं. हम्म नाही आणि मध्ये मध्ये ते नि पबजी वैगेरे सारखे पण game होते. सारखे त्यांच्यामुळे तर किती झाल्या.

हो ना किती झाल्या खरी गोष्टयं हि.

म्हणजे किती सारे हे, तरी पण parents मुलांच्या हातात mobile देतात, वैगरे हे. आणि त्या पबजी न हे ह्याच्यामुळे fighting games मुळे, आता मुलांच्या डोक्यावर तर परिणाम होतोय, पण स्वभावात पण परिणाम होतोय. त त्याच्यात एकलकोंडे बनत चालले.

हे ते कस प~ तू हे notice केलं का कधी? पहिले बघ, लहान-लहान मुलं जे असायचे, ते बाहेर खेळायचे वैगरे. आता त्यांचे प्रमाण पण कमी झालेले आहेत. हो खूप कमी. शारीरिक खेळ आता संपूनच गेलेय, फक्त बौद्धिक खेळ.

माझासुद्धा इतके danger danger fighter game सुरूयं आता. सध्या माझा एक भाचा अक्षरशः त्याच्या मागे पडलाय.

उठला कि चालू झाला. रात्री दोन-दोन तीन-तीन वाजेपर्यंत त्याचं, त्याच्यावरचं.

Parents नि लक्ष द्यायला पाहिजे ना. हि गोष्ट चुकीची आहे. इतकं दे~ इतकं कोण विचारून राहील. जर तुम्हाला mobile दिला नाही, जर तुम्हाला हे केलं नाही. मी करते काम करणार नाही, मी माझं जेवणार नाही. मी हे करणार नाही, ते करणार नाही. काय लाड आलेय? आपल्या~ आपल्या वेळेस pappa दोन-चार पट्टेच सोडायचे. आपला time वेगळा होता. मग pappa ओरडायचे कि तुम्ही~ तुम्ही अजून लहान आहात हे करायचं नाई ते करायचं नाई. इतकं restrictions. तरी आपलं डोकं चालत नव्हतं कि हे करू ते करू.

खरंच आपण lucky होतो. कारण आपण addicted नव्हतो.

म्हणजे कसंय ना आता, ह्यांना mobile मध्ये जे games दिसतात, ते तेवढंच खेळतात बस. त्यांना ते लावून द्या ते एक side ला बसतील. त्याच्या मागे मध्ये जेवण पण विसरतील, school विसरतील, homework विसरतील. सगळं काही विसरतील. हा हि गोष्ट बरोबर बोललीस तू. हम्म सगळं विसरून जातात ते. हि गोष्ट तू खूप बरोबर बोललीस. पण मला असं वाटतं ना ह्याच्या मध्ये parents ने लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्या मुळे म्हणजे एक time ठरवून द्यायला पाहिजे ना. आता कि नाही तुम्ही अं एवढं ते एवढं वेळ खेळा. मग एवढा वेळ म्हणजे study करा किंवा काय असं. मला तरी असं वाटत ह्याच्यात parents ची ninety nine percent चुकी होते ते लक्ष देत नाहीत. फक्त ते मुलं शांत राहावी, त्याच्यामुळे त्यांच्या हातात mobile देऊन देतात.

हे जर त्यांनी लक्ष दिलं तर, मला वाटतं असं घडणार नाही. ते बरोबर आहे. असं घडणार नाही. ते आत्ता तर reels वैगरे पण बनवायला लागले फारचं जण. ते टिकटॉक होत त बाबा त्याच्यावर सुद्धा ते video आणि अक्षरशः त्याच्यामुळं त ते road वर वैगरे बनवायचे, तर ते accident वैगरे पण त्या किती cases झाल्या मागे पण. किती झाले, खरंच खूप झालेत cases हा. हा बोल ना रोशनी.

हे सुद्धा किती आपण किस्से बघतो. हम्म खूप मोठं वेड. आता माझीचं friend. मी सांगते ना तुला, आता आम्ही बाहेर पण असं जेवण करायला किंवा कशाला गेलो. बई ते पहिले photo काढतील. अं ते snap ला टाकतील. नाहीतर मग insta ला post करेल. त्याच्या नंतर ते खातील. म्हणजे जेवण करतात त्याच्यानंतर किंवा ते बघतात कि अरे हे नाही. म्हणजे त्यांना महत्वाचं जेवणापेक्षा किंवा तो moment enjoy करण्यापेक्षा त्यांना असं वाटतं. कि photo काढणं सगळ्यात महत्वाचं आहे. सांग तू. correct असं वाटतं कि, बई आता कायचं बोलावं ह्यांना.

नाही त्यापासून वेगळं. त्या स्नॅपचॅटचं म्हणजे, दरोज एक photo पाठवायलाचं पाहिजे. नाही त streak तुटते. भाई ते वेगळंच अजून. आणि तुला माहितेय माझे friends एवढे एक म्हणजे कलाकार म्हणता येईल त्यांना. phone करून सांगतात कि काहीतरी पाठव. किती म्हणजे nonsense गोष्टय हि. खरंच ना, ते असं म्हणतात कि काहीतरी पाठवून दे ना. ते streak तुटेल. म्हंटल, काय कठीण झालंय time. असं वाटतं कि uninstall करून टाकू, मी ती app. खरंच. कधी-कधी इतकं डोकं उठतं. एका वेळेसचे ते व्हाट्सऍपचे दीड ते दोन लाख message insta ला पण खूप message लोकांना वेळ कसा भेटतो कळत नाई. हम्म अरे ते कसं होऊन जातं म group add होतात ना group ला किती सारे messages चालू असतात. ते continue messages राहतात. group वैगेरे असलं कि. हम्म त्या गोष्टीला सुद्धा अंत नाई अंत. खरंच. कायचं बोलणारे आता. असं वाटतं कि काय बोलावं आता ह्याच्यावर त्याच्यापेक्षा, कधी असं वाटतं कि शांततेत कुठेतरी शांत रम्य ठिकाणी जाऊन बसून जावं. त्याच्यापेक्षा असं वाटतं कि mobile नकोच. पण म त्याचे फायदेपण तेवढेचं झालेय. आणि आता सवय पण तेवढी झालीय. असंय ते. एकदम सुटणारी गोष्टपण नाहीये. कारण ते प्रत्येकालाच त्याची सवय झालीयं मल त वाटतं. कारण सगळे काम सोपं~ सोपे होताय न आपले. म्हणजे फायदे पण आहेतच ना त्याचे. पण लोकं फायदे कमी बघतात आणि नुकसानच जास्तय त्याचं. ते अं जास्त होतं, असं होतं. ते म्हणतात ना चांगल्या गोष्टी शिकायला वेळ लागतो, आणि वाईट गोष्टी लवकर शिकतं व्यक्ती. त्याप्रकारेच,

आ! काय ते वेगवेगळे app आता तर किती सारे app पण निघालेलेय. बापरे! एक-एक वेगवेगळे app. आणि मल त वाटतं आपल्याहून जास्त, ते लहान पोरांना माहिती असतं. कि कोणते app हे अन कशावर काय होतं, काय नाई होत.

आता माझ्याच मामांची मुलगीये. ती लहाने एकदम. तरीपण, रोज photo काढून ते status वर ठेवेल. इकडं टाकेल, हे करेल. त्याचे video बनवेल. बापरे बाप. विचारू नको. म्हणजे तेवढाच वेळ जर तिने मला असं वाटतं अं study साठी दिला त त्याच किती म्हणजे फायदा होणारे तिला आयुष्यात.

हम्म पण आता ते, पण ते सांगणार कोणालाय आपण?

खरं main म्हणजे सांगणार कोणालाय आपण?

कठीण झालाय आजकालचा time. कायच बोलावं समजत नाई त्यांना. प्रत्येक ठिकाणी mobile-mobile-mobile. त्याच्याशिवाय, मला त असं वाटतं oxygen हुन पण जास्त गरजेचं झालेलंय त्यानं mobile. ते त वाटतंचे. लहान लहान बिचारे ते तर जाऊचं दे अजून. ते लहान लहान पोरं जे होतात, त्यांच्या हातात सुद्धा mobile देऊन देतात म्हणजे तू विचार कर. ते किती त्यांच्या डोळ्यांना त्रास आहे, त्या गोष्टीचा. त्यात हे मोठे आवाज वैगेरे हे soundset त्याचा किती त्रास होत असेल त्यांच्या कानांना वैगेरे. हे कसं काय समजत नाई. हो सम~ संपायलाच हवं पण ते. पण ते न संपणारंय direct. कारण ते सगळ्यांना सवयी लागल्याय. लोक राहूचं नाई शकत mobile शिवाय. तू सांग मला असं आपलं charger कुठे राहून गेलं, हरवून गेलं. तर कस होतं? बई! हृदयाचा ठोका. हृदयाचा ठोका. चुकला असं वाटेल. सगळ्यात पहिले जाऊन आपण तो charger विकत आणतो. सांग तू मला. एक काळ होता पूर्वीचा.

मी इतकी addicted होती. खरंच लाजिरवाणी गोष्टय कि मी, इतकी addicted होती. blue अं हे आपले काय headphones होते ना आधी wire चे.

ते मी त्याच्यासाठी आज रात्री खराब झाला का? चला घेऊन घेतला नवीन दुसरा.

literally मी~ literally मी असं म्हणजे, राहूचं शकत नव्हती.

काय बोलणारे आता ते mobile अन ते फार महत्वाचं झालंय आता सगळ्यांसाठीच. त त्यात आपण आता काही करू नाई शकत. आपल्याला ते सवय लागलीय न त्या गोष्टीची. लवकर कामं होऊन जातात. Google वरून म्हण, काई information निघून जाते. असं. आणि मला त वाटतं news channel पेक्षा त हे असं social media वरच news भेटून जाते प्रत्येक गोष्टीची. सगळं इथंच समजून जातं.

जर आपण online आहे, त आपल्याला तिथं सगळं समजून जाईल. असं होऊन जातं. जसं इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं. काये तिथे? म्हणजे तेच. ते post वरून सगळं समजून जातं. कुठे काय चालूय.

पण अं बाकीचे लोकं आहेत. ते अं चांगला पण फायदा घेतात त्याचा म्हणा social media वैगेरे. जर जे pages वैगेरे येता म्हणजे बनवतात वैगेरे. त्याच्या~ त्याच्या through income काढतात. सांग तू मला.

किती जण videos वैगेरे बनवून जे टाकतात म्हणजे जे चांगले टाकतात बौ असं. जस कोणी nature च टाकतं, कोणी काई. म्हणजे असं तेपण एक चांगलंय ना एक प्रकारे.

हम्म कोणी-कोणी कोणाच्या असं काई असं ल~ अं म्हणजे videos वैगेरे share करतात स्वतः बनवून. जशे recipes चे वैगेरे झाले. तेपण छान छान असतात काई काई.

हम्म म्हणजे फार जणांचे अशे. ते एक चांगलंय म्हणा. तो एक फायदा आहे. म्हणजे आपल्याकडून दुसरे लोकं शिकतात बौ. किंवा माफ दुसऱ्या गोष्टी आपण शिकू शकतो. Youtube वैगेरे वर जाऊन, बघून. चार गोष्टी आपल्यालाही कळतात ना. हो. हे खरंय. हम्म म माझं म्हणणं असं असतं, कि तुम्ही लहान मुलांना असं शिकवा ना कि काहीतरी भाई याच्यातून शिका. games खेळण्यापेक्षा हे शिकलेलं बरं नाईये का कधीपण?

हां. बाकी तुझं काय मत पडतं तसं mobile च्या ह्याच्यावर? Mobile च्या ह्याच्यावर मी काई जास्त use नाई करत. त मला काई इतकं त्याचं काई अप्रूप नाहीये.

Seriously मला काई असं वाटत नाई कि mobile म्हणजे, it is just a mobile. आता सध्या त ते असं झालय ना कि बस. फक्त mobile it is. पण कोरोना period मध्ये mobile शिवाय दुनिया पण नव्हती असं वाटत होतं.

तेव्हा त काईचं काम नव्हते ना. हां. ते त आहे. हा तेव्हा त सगळ्यांना वेड लावलं होतं ते web series वैगेरे, kdrama वैगेरे बघायचा.

अजून विचारायचे कोणता drama बघू? कोणता बघू? हा संपला, आता कोणता बघू? खरंच kdrama च्या मागे इतके वेडे होते. सांगूच नको. माझे तर सगळे friends बघायचे बाबा ते. आणि अजून मला messsage करून सांगायचे कि रोशनी हा बघ, हा हा चांगलाय हा बघ. तुम्ही~ तुम्ही limited edition असाल.